त्याच पूर्ण लक्ष बाहेर आहे. तर ते झालं अश्रवण. दुसरा दोष आहे, अपश्रवण. अप म्हणजे चुकीचे. ऐकायचं पण चुकीचं ऐकायचं. एखादा सरळ बोलला तरी त्याच चुकीचं एकल. तर त्याला वाईट वाटू शकत. अरे, मी तुला असं म्हणलंच नाही. तू तसंच म्हणला. म्हणजे मी एकल, माझ्या काही कानात मळ झालाय का? मला काय इकायला येत नाही का? असं म्हणून जोपर्यंत समोरच्याला आपण भांडतो. मी हे जे भांडण तयार होतं. हे चुकीचे एकल्यामुळे होत ना. एखादा लावालाव्या करतो तुमच्या. बरोबर का चूक? तुमच्यामध्ये तिसरा येतो, काहीतरी लावालाव्या करतो. आणि तुम्हाला चुकीचं सांगतो. मग तुम्ही, एकता चुकीचं बोलता चुकीचं. कारण चुकीचं एकल म्हणून चुकीचं बोलता. अपश्रवण, चुकीचं इकू नका. म्हणजे चुकीचं काही बोलणार नाही. एकत असताना स्पष्ट काय म्हणतोय ते लक्षपूर्वक एका.

आई आपल्यासोबत गाणं ब~ गाणं गायची, अंगाई गायची. आपल्यासोबत वेगवेळ्या हितगुज करायची. वेगवेगळ्या गप्पा मारायची. भले आपल्याला काही कळत नव्हतं. जस जस आपलं वय वाढत गेलं तस तस आपलयाला कळायला गेलं कि आपण, आपली आई आपल्याला काय बोलते.

पण अर्धवट ऐकायच. एखादा समोरचा बोलतोय. पण त्याच अर्धवट ऐकायचं. लगेच सुरु व्हायचं. थांब-थांब-थांब मी सांगतो ना तुला. मी सांगतो ना तुला. अशी जी आपली धडपड चालू असते. समोरच्याच पूर्ण न इकता, मधेच सुरु व्हायचं. आपलं, Hi अरे तुला, मुंबईमध्ये येऊन बरेच दिवस झाले असतील ना! आता मुंबईमधलं street food miss करत असशील तू बऱ्यापैकी, मला तर वाटतंय! अरे अरे, भरपूर भरपूर! मुंबईचं street food म्हणजे,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 तुला काय वाटतंय? म्हणजे तुझं आवडतं सर्वात street food कुठलं? मला जास्ती तर पाणीपुरी आवडते. आणि पाणीपुरी,

आहे आपल्याकडे मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पाणीपुरी मिळू शकते. एकदम गिरगाव~गिरगाव चौपाटीवर मिळते ती एकदम different type ची असते.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 म्हणजे लवकर पोटपण भरतं त्याच्यामुळे आणि, अशी एक spicy चव मिळते. तुला कुठलं आवडतं? म्हणजे तुझं favourite कुठलं miss करतोय आता मुंबईमधलं सगळ्यात जास्त? मुंबईमधलं मी सगळंच miss करतो, सगळंच miss करतो मी! आता मुंबईचं, तू आता वडापावचं म्हणालास! मुंबई हे असं शहर आहे की जिकडे दहा रुपयापासून, हजार रुपयापर्यंत सगळंच खायला मिळतं आणि मुंबई सगळ्यांचीच काळजी घेते. म्हणजे अगदी lower class जी लोकं आहेत त्यांचा वडापाव! दहा रुपयात वडापाव आणि पोट पूर्ण भरणं, हे म्हणजे गणितच वेगळं आहे, आणि हा एवढा खूप सुंदर प्रकार आहे वडापावचा! वडापावचे मला आठवतंय, मी डोंबिवलीमध्येच फक्त दहा-पंधरा ठिकाणी मी वडापाव खातो. का? तर वेगवेगळ्या चवी आहेत सगळीकडे, आणि सगळ्यांची बनवण्याची पद्धत! वडापाव तशी बनवण्याची पद्धत एकच! पण, प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी एवढी चव असते प्रत्येकाला काही कळत नाही! म्हणजे जो जसा बनवेल तसा तो वडापाव! तसंच पावभाजी मला अं तुला आठवत असेल तर पावभाजी Top Class ची पावभाजी खायला खूप मजा येते बाबा! एवढी butter आणि cheese मध्ये पावभाजी, त्याच्यात पण पावभाजीमध्ये खडा पावभाजी आणि आपली normal खडा पावभाजी तर मला कधी आवडली नाही, पण normal पावभाजी मला भयंकर आवडते. Butter टाकून ती with cheese बरोबर, बरोबर! मी सगळ्यात पहिले~पहिले खाल्ली ना पावभाजी इकडे खाल्ली, अं CST ला canan ची पावभाजी म्हणून तेव्हा खूप famous होती! तेव्हा, एक सरदारजी मस्त कांदे कापत होता पटपट पटपट पटपट.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 Canan ची पावभाजी अजूनही famous आहे म्हणजे पावभाजीचा उगमच मुंबईने केलेला आहे.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

काकू घरगुती बनवतात! पण एवढं छान बनवतात की, आपण जे घरी बनवतो तसंच वाटतं की normally आपल्याला कसं मिरची वगैरे टाकलेले नसतात. त्या काकूंचा एवढा खप आहे की लोकं पावसामध्ये पण अशा गाड्या आणतात. गाड्या~गाडीमधनं येतात पावसाळ्यात आणि थांबून आवर्जून खाऊन जातात ते! तसेच ते, कल्याणची खिडकी वड्याची गोष्ट आहे ना ती! म्हणजे खिडकी वड्याची सुरुवातच अशी झाली म्हणे नावच तसं पडलं, कारण ते खिडकीतून serve करत होते.

हो हो आणि तो एवढा famous आहे, मीही अजूनही अधूनमधून कधी गेलो की तिकडे जाऊन एक खिडकी वडा खाणं असतं माझं! तसं जर बोलशील तर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

मागच्या वेळेस गेलो होतो ते बंद झालं त्यामुळे मला असं खूप खूप missing वाटलं की इथे जे सगळे stall लागायचे डोश्याचे वगैरे ते सगळे बंद झाल्यामुळे, मला असं आवडलं नाही ते! ते पण एक सुंदर होतं रे मुलुंडचं! कालिदासच्या बाहेरच एवढी छान मजा यायची तिकडे. आणि तिकडे पहिल्यांदा मी शेजवान डोसा किंवा चायनीज डोसा हे प्रकार मी तिकडे पहिल्यांदा मी खाल्ले होते. मला वाटतं ते थोडं पुढे shift झालंय त्याच रस्त्यावर असं मला वाटतंय, कारण मी तिकडे frankie पण मिळते तिकडे! Frankie पण खूप छान मिळते तिकडे!

तर त्याचा spciality शेजवानची! शेजवान frankie मिळायची, एकदम amazing होती ती! म्हणजे तिकडे पहिल्यांदा frankie खाल्ली मी आणि म्हणजे त्याला वादच नाही इतकी छान चव होती त्याची! Even next favourite म्हणशील तर all time favourite मिसळ पाव तर मला भयानक आवडतो. म्हणजे ठाण्यात~ठाण्याला गेलो आणि मामलेदारचा किंवा मामलेदारचंच आमंत्रण आहे. आमंत्रणचा मिसळ पाव खाल्ला नाही त्याच्याशिवाय मग ठाण्याला गेलंच नाही असं वाटतं ते! म्हणजे त्यांचा जो तिखट असतो ते खाल्ल्~तिखट खाल्ल्यावर जी मजा येते ना ती त्याला वाद नाही आहे. मिसळपावला तोड नाही! खरंच मामलेदार खूपच सुंदर! म्हणजे ते दुपारी जर चुकून थोडा उशीर झाला तुला तिकडे जायला, तर एवढी मोठी line लागलेली असते ते खाण्यासाठी तिकडे waiting लाच मला अर्धा-अर्धा, एक-एक तास बऱ्याचदा उभं राहावं लागलंय आणि काही नाही! अगदी छोटीशी जागा पण चव आणि लोकं चवीसाठी वेडी असतात रे! म्हणजे लोकं कुठून कुठून येतात म्हणजे अं जसं हो for example शालू म्हणून जे डोंबिवलीमध्ये होतं म्हणजे आहे अजूनही! पण त्याला तिथे लोकं चुलीवरची भाकरी वगैरे हा प्रकार खायला लोकं पनवेल-वाशी तिकडनं यायची लोकं! हे लोकं खाण्यासाठी फार वेडी असतात.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

पण मजा असते, मजा असते. पण मामलेदारमध्ये तर, सगळ्यात शेवटी एक chocolate पण देतात म्हणजे तिथे जास्ती मजा असते. ते स्वतःहूनच देतात! खा बाबा! chocolate ने कमी होईल! आई गं, पण खरंच खरंच, म्हणजे मुंबईमध्ये ना!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 burger type वडापाव वडापाव, अरे म्हंटलं एवढं सुचतं कुठून? बरोबर आहे म्हणजे आपल्याला burger पेक्षा म्हणजे लोकांना burger च फॅड असतं burger पेक्षा आपलं indian वडापावच कधीपण best वाटतो आपल्याला बाहेर गेलं तरी वडापावची आठवण काय सुटत नाही आपली! आणि वडापावचा जागोजागी कुठल्याही ठिकाणी मिळतो! अं आपलं पुण्यामध्ये, पुण्यामध्ये industrial area आहे, तिकडे आजूबाजूला काही नाही! अशा ठिकाणी एक नुसती झोपडी आहे. आणि त्याच्यामध्ये वडापाव आणि ती आजी जी आहे ती वडापाव आणि मिसळ बनवते.

एवढा सुंदर असतो ना म्हणजे ते खूप खूप मजा येते अशा वेळी! म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ना, नुसते वडापावचेच प्रकार एवढे खायला मिळतात.

तसंच पाणीपुरीचं तू म्हणालास काही लोकं literal अर्थामध्ये पाणीपुरी देतात म्हणजे फक्त पुरी आणि पाणी दुसरं काही नाही!

हो! इंदोर side ला गेला किंवा north side ला गेला त्याच्यामध्ये फक्त पुरी आणि पाणी एवढंच देतात. even आपल्या अं धुळे वगैरे त्या side ला वरच्या side ला पण अशाच प्रकारे देतात रगडा देत नाहीत. रगडा अं त्याच्यामध्ये आपलं cold water, hot water आणि एवढी म्हणजे बुंदी टाकून आणि अं रगडा आपलं गरम गरम जो छोल्यांचा रगडा जो बनतो, तो पण एवढा सुंदर लागतो. पण तो मला वाटतं फक्त मुंबईमध्येच मिळत असेल! बाकीच्या ठिकाणी पाणीपुरी खाल्ली आहे, पण अशी मजा येत नाही जेवढी मुंबईला खायला मजा येते. थंड पाणी असेल तर माझ्या दाताला असं शहारे येतात, दात एकदम दातखिळी बसल्यासारखी माझी हालत होते. त्याच्यामुळे थंड पाणी घ्यायची माझी हिंमतच होत नाही. ते बर्फ टाकलेलं असतं! अरे गरम रगडा आणि थंड पाणी घ्यायचं. combination जरा विचित्र लागतं पण मजा येते!

आणि दिल्लीला वगैरे आहे ना आपल्याकडे कसं मुंबईत ती एक एक पाणीपुरी देतात ते काय करतात एका वाटीमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी देतात आणि ते पूर्ण plate लावून देतात मग तुम्ही तुमच्या सोयीने खाऊ शकता, तसा प्रकार आहे दिल्लीला, आपल्याकडे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

आपल्या इकडे लोकांना सगळं बनवून देणार व्यवस्थित छानपैकी! ती plate घेऊन उभं राहायचं, त्याच्यापुढे सहा सात लोकं असणार, तुझा प्रत्येकवेळेला turn येईपर्यंत तू वाट बघायची आणि त्याच्यामध्ये पण तो बरोबर लक्षात ठेवतो. माझ्या बाजूच्याला तिखट हवं आहे की गोड हवं आहे, तुला गोड हवं आहे तिखट हवं आहे ते बरोबर combination लक्षात ठेऊन तो सगळे सहा सात लोकांचं at a time serve करत असतो तो! आणि मसाला पुरी तर म्हणजे ते हक्क असतो आपल्या इकडे! आणि मसाला पुरी फक्त आपल्या इकडे देतात मुंबईमध्ये, अजून कुठेही देत नाहीत. लोकांना मागितल्यावर लोकं असे चेहऱ्याकडे बघतात. बरोबर, मसाला पुरी घेतल्याशिवाय पाणीपुरी किंवा रगडापुरी खाणं शक्यच नाही. Even मला चाट मध्ये हेही भारी आवडतं, रागडापॅटिस! रगडा patties पण जर~जर चांगलं मिळत असेल ना तर रगडा patties पण म्हणजे अतिशय healthy पण आहे. मला वाटतं street food मध्ये सगळ्यात healthy प्रकार हा जो पाणीपुरी किंवा रगडापुरी आपण खातो. जो त्याच्या~ त्याच्याएवढं healthy काही नाही आहे म्हणजे वडापावमध्ये पण पावच तुम्हाला वाटतं की आपण कारण carbs खातो. पण पाणीपुरीमध्ये पुरीमध्ये काय, नुसती बारीक पुरी असते आणि रगड्यामध्ये डाळच असते! म्हणजे तुला helathy option आहे की कमी~कमी वेळामध्ये तू पोटपण भरतं आणि healthy खातोस तू तर त्याच्या~त्याच्यासारखं best चाट item काहीच नाही आहे. म्हणजे तुझं street food मध्ये सगळ्यात healthy option मला चाटच वाटतो, पाणीपुरी किंवा रगडापुरी!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

आणि डोसा अगदी साध्या पद्धतीने पण छान लागतो आणि पोट भरून होतो तो. घरी बनवायला skill लागतं, त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन खायचं! आपल्याकडे कमी नाही आहे कुठल्या गोष्टीची! तरी आता lockdown मध्ये बऱ्याच गोष्टी अशा शिकलोय आता डोसा वगैरे बऱ्यापैकी टाकता येतो मला!

अरे lockdown ने भर~भरपूर लोकांचे cook बाहेर काढलेत! बरोबर आहे. पण एक असतं रे, cooking मध्ये एक मजापण येते and then अं आपण appreciate करतो, जी लोकं बनवतात. जी चांगलंच बनवतात ते एक appreciation असतं. स्वतः बनवायला लागल्यामुळे ते एक वेगळा angle मिळतो आपल्याला! नाहीतर बऱ्याचदा असं बघितलंय, भरपूर लोकं hotel मध्ये वगैरे जातात. जरा काय उन्नीस-बीस झालं चवमध्ये तर, अगदी ते manager ला बोलव आणि हे कर, ते कर they dont appreciate!

पण आपल्या इथे लोकांना वाद घालण्यात मजा येते त्या गोष्टींमध्ये! काही लोकं असतात चिवट!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

हीच, हीच एक गोष्ट मी खूप miss करतो! म्हणजे, खाण्यापिण्याचे जे चोचले आहेत ते मुंबई पूर्ण करते माझी, इथे मला खूप problem येतो. ना कुठे बाहेरचं मिळतं, ना असं वाटलं की बाहेर चला, बाहेर पडलो, cutting चहा घेतला, तसंही काही प्रकार नाही! रस्त्यात येता-जाता तुला खाण्याचे stall असतात. कुठेही भूक लागली

आणि मी बघितलंय street food बद्दल, की असं नाही की तुम्ही street वर आहे म्हणून लोकं खाणार नाहीत! जर तुम्ही quality देत असाल ना, तर लोकं येणार हक्काने येणार घ्यायला!

इथे corner ला रस्त्याच्या corner ला काढलंय, तिकडे प्रचंड गर्दी असते. म्हणजे असं नाही की तुम्ही इकडे street वर open केल्यामुळे म्हणजे लोकं येणारच नाहीत. मुंबईमध्ये जर तुम्ही quality देत असाल तर लोकं येणार!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

त्याने हातगाडीवरतून food truck घेतला. Food truck नंतर, आता त्याने अं अं गाळा घेऊन त्याच्यामध्ये त्याने restaurant type चालू केलेलं आहे. plus म्हणजे आता तेवढं त्याच्यावरतून अं वाढवून त्याने फडके road च्या ठिकाणी त्याने shop घेतलेले.

तर लोकं, लोकं प्रगती करतात लोकांना जर आवडलं ना, तर लोकं. खूप प्रतिसाद देतात. खाण्यासाठी फार वेडे आहेत आपली लोकं. बरोबर बरोबर तू इकडची ही गिरगावची कुल्फी खाल्ली आहेस का चौपाटीवर? तिथे वेगवेगळ्या कुल्फ्या मिळतात, तिकडे fruit~fruit flavour च्या मिळतात. कधी try केली आहेस का? नाही मी गिरगावची नाही खाल्ली कधी! पण मला ती आठवण कुल्फीची जी आठवण आहे ना मला, ती लहानपणी मटक्यामध्ये मटका डोक्यावरती घेऊन एक बाबा यायचा. सोसायटीमध्ये आणि मग त्या steel च्या ह्याच्यामध्ये त्याने अं कुल्फ्या बनवलेल्या असायच्या. मग तू मागितल्यानंतर तो जोरजोरात, जोरजोरात ती कुल्फी फिरवायचा आणि मग ती मोकळी करून आपल्या हातात द्यायचा.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

miss करतो मी त्या मनुष्याला त्या एका गोष्टीसाठी मी माझी सगळ्यात पहिली कुल्फीची आठवण म्हणजे नव्याण्णव साली म्हणजे मी सातवी आठवी मध्ये होतो.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

अजून बऱ्याच गोष्टी आहेत मुंबईमध्ये म्हणजे असंख्य प्रकार आहेत. म्हणजे दुर्दैवाने मी non veg जास्ती खात नाही नाहीतर non veg च्या पण भरपूर category आहेत मुंबईमध्ये म्हणजे भरपूर famous joints आहेत.

म्हणजे तिकडे non veg ही मिळतं आणि sweet मध्ये खूप छान छान प्रकार मिळतात. इमरती वगैरे असे बरेच प्रकार मिळतात मी ऐकलंय इथे.

फक्त रमजानच्या वेळेला बनणारे पण item तिकडे असतात. त्यामुळे जायचं आहे मला पण कधी आता बघूया कधी योग येतोय मला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

खूप आहेत. तेच बोलतोय ना एखाद्या गोष्टीची जेव्हा चव लागते तेव्हा लोकं खूप लांबून लांबून पण येतात.

आता मी माझं असं झालं होतं दोन तीन वर्ष मी फक्त आणि फक्त shawarama खायला म्हणून मी carter road ला जात होतो.

म्हणजे फक्त shawarama साठी तिकडे जायचं, अरे बाप रे

लोणावळ्याला main station पार केल्यानंतर अं old highway लाच

तिकडे एक वडापावचं छोटसं दुकान आहे.

हे तो वडापाव खाण्यासाठी म्हणून पण मी bike ride करत जायचो. काय बोलतोस म्हणजे मला माहित नव्हतं तू एवढं बद्दल तुला एवढी आवड आहे. अरे भरपूर भरपूर नाशिकला पण जायला त्याच्यासाठी ती college road ची मिसळ मी म्हणालो होतो ती खायला खूप मजा येते. झणकार असते पण जी मजा आहे ती मजा आहे.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 पण मुंबईसारखं. even ते पनवेल पनवेल जे आहे, पनवेलला पण old highway लाच पनवेलला ते दत्त snaks म्हणून आहे. अरे ते तर ultimate च त्यांनी ह्याच्यावर पण काढलंय म्हणजे ते आपलं food courts आहेत ना मुंबई पुणे express highway वर तिथे पण त्यांचे outlets आहेत. तिथे खाल्लंय मी म्हणजे ते म्हणजे अप्रतिमच आहे त्याची test तिकडचा वडापाव झाला. मिसळ झाला. त्याला तोड नाही. हं हं हं त्यांच्याकडे कोथिंबरी वडीसुद्धा मिळते. हो हो, सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात तिकडे. even साबुदाण्याची उसळ मिळते साबुदाण्याची उसळ मिळते तिकडं. म्हणूनच भारतामध्ये जेवढे spices आणि जेवढे खाण्याचे प्रकार आहे ना ते कुठेच नाहीत ते त्या गोष्टीसाठी मला खूप असं , missing वाटतं. बरोबर बरोबर ते आहे. भारतामध्ये तर भारतामध्ये specially आपल्याला तर आपण फक्त महाराष्ट्रामधले जेवढे try केलेत आपल्याला बाहेर गेल्यानंतर ते फारच आपण miss करतो मला असं वाटतं.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

fast food च झालं ना ते street food fast food एकच झालं ते जे fast food मिळतं ते आपल्यासाठी fast food

मुंबईमध्ये burger king आणि macdonalds, KFC असे काही chains कमी नाही आहेत सगळ्या प्रकारचे आपल्याकडे hotels आणि restaurants आहेत पण street food ला तोड नाही आहे म्हणजे मुंबई म्हंटल की street food आणि ते खरंच म्हणजे माझ्यासाठी मी मुंबईत असताना मला कधी असं वाटलं नाही की ज्या macd मध्ये जाऊन म्हणजे भूक लागली आहे macd मध्ये गेलोय आणि खाल्लोय त्याच्यापेक्षा मला भूक लागलीय मी पटकन गेलोय वडापावच्या ठिकाणी आणि वडापाव खाल्लाय तर मुंबई सर्व काही म्हणजे फिरण्याचं किंवा मुंबई वगैरे त्याची बरीच मोठी ओळख आहे पण माझ्यासाठी मुंबईची ओळख म्हणजे street food आणि ती कायम माझ्यासाठी तशीच राहावी. बरोबर बरोबर ठीक आहे. चलो आपण आपलं discussion इथेच थांबवूया आणि

अरे बोलतानाच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या आता बघावं लागेल कुठं काय मिळतंय काय इकडे. Hi

काय नाय बसलोय. तू काय करतोस?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

हा. कोणती चालली?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

इंडिया पाकिस्तान, इंडिया पाकिस्तान. चालतंय. मी बी तेच बघतोय.